तिथे मला गणपती बाप्पा ची मूर्ती दिसत हाय तिथ मला यल्लो कलर चा मंडप टाकलेला दिसत हाय मंडप च खूप अस डेकोरेशन अ छान केलेल दिसत हाय.

मला रेस्टॉरंट ला अ लाईटींग --

झाड चा कलर हिरवा असा दिसताएत तिथे मला म् बाया बी दिसत हायबाया खेळताना अशा दिसत हाय तिथ व्यायाम करायला आलेले दिसत हायत.

ते अ खूप अस मोठ मंदिर दिसत हाय.

मला इथे पुस्तका च वह्यांच दुकान दिसत आहे तिथे मला वेगवेगळ्या--

मला इथे क्रिकेटची मॅच चालू असताना दिसत आहे ते क्रिकेटच गा ग्राउंड दिसत आहे त्यांनी क्रिकेट चा उनिफॉर्म घातलेला दिसत आहे.

अ खूप इन्स्ट्रुमेंट अस ठेवलेल दिसत आहे तिथे चटई ठेवले टाकलेली दिसत--

मला इथे बाजार पेठ दिसत हाय तिथे मला भाजी पाला ईकताना दिसत हाय तिथे मला वेगवेगळा भाजी पाला दिसत हाय तिथे मला एक महिला पिशवी घेऊन जाताना दिसत हाय तिने एक बस थांबवलेली दिसत हाय.

तिथे वाईट कलर चा वणपिस जास्त भारी दिसत हाय तिथे मला क्रिसमस डे त्या टोप्या घातलेल्या दिसत हाय टोप्यांचा कलर --

एक मंदिर दिसत आहे ते मंदिरच नाव दिसत नाही हाय. तिथे बाहेर एक पोस्टर लावलेल दिसत--